हा एक हॉस्पिटल दिसत आहे इथे खूप सारे बेड आहे इथे ए.सी. पंखा स इतर वस्तू मशीन आहेत आणखी ते सलाइन ची बॉटल दिसत आहे विंडो परदे आणखी दरवाजे आहेत.

अ हिरवं हिरवाळ भाग आहे एक मुलगा आहे त्याने शूज घातले आहे व्हाईट टी-शर्ट खाली खालचा पॅन्ट खाकी कलर आणि तो धावत आहे इथे एक हरीण आहे आणि पहाडी भाग आहे हा.

एक डाक घर दिसत आहे डाक घर च्या समोर खूप सारे लोक आहेत लोक आहेत त्या डाकघरामध्ये जाऊन डाक जमा करत आहेत आणखी ते लाल कलर बिल्डिंग सारखी डाक घर आहेत.

इथे कार उभी आहे कार सुधारुवाणीवाला आहे ते कार सुधरवूंन राहला तो त्याचा टायर निघालाय याच टायर बसवत आहे इथे एक बिल्डिंग आहे तिथे बिल्डिंग नाय एक घर आहे तिथे टिनाच शेड आहे इथे कचरा पेटी सुद्धा आहे आणि खूप साऱ्या गाड्या सुद्धा आहे सुद्रवीण्यासाठी आणि इथे एक मॅकॅनिक पण आहे.

खूप छान प्लेस दिसत आहे पण काय आहे ते माहिती नाही त्यामध्ये इथे एक चेअर आहे दोन चेअर आहे खूप सारे खूप सारे लोक आहेत इथे झाडे पण खूप सारे आहेत आणि मला हे प्लेस खूप खूप छान दिसत आहे इथे फिरण्या सारखच प्लेस आहे.

त एक वॉटर पार्क दिसत आहे इथे खूप साऱ्या स्लाईड्स आहे डोंकी सुद्धा आहे इथे खूप सारे झाडे आहेत अ खूप दूर पर्यंत बघीतल तर काहीतरी एक खंबा दिसत आहे तिथे पाणी आहे वॉटर पार्क मध्ये.

पहाडी भाग आहे इथे धबधबा वाहत आहे.